तू घरीच ये का? मग ठीक ये

अगं संध्याकाळी घरी येणार आहेस का माझ्या?

काम पण होतं बाहेर जायचं आहे आपल्याला.

चाललीस नाही जायचं आहे तुला आणि मला.

नाही नाही काय प्रॉब्लेम नाही गं किती वाजता जायचं आहे?

हुं जरा रेंजमध्ये येऊन बोल ना आवाज कट होतोय तुझा.

नाही नाही तेच संगतीये आपण दोघीच जाऊया. दोघीच जाऊ मुलांना पण घेई नको असं पण

पोरीला

तुझं कोणतर कोणतर म ते

मुलांना घेऊन येऊ नको म्हणलं सोबत. नंतर त्रास देतील ती चालत नाहीत मुलं तुझी.

पण माझ्या नंदेच्या पोरीला पण शॉपिंग करायची होती ना तर तिला घेऊन

उगाच लहान असली तर चालणार नाही म्हणून

हो चालतंय

तसा वेळ काढून ये नाहीतर आलीस की मग मझ्या मागं पळशील चल म्हणून परत. नाही नाही मुलांना येते सोडून

अगं कॉलेजच्या ऍडमिशन साठी बघायचं होतं मला. मग त्यासाठी मी आणि माझी कॉलेज फ्रेंड आम्ही दोघी जाणार ये. क्लास सुटला ना त्यावेळी जाऊ मग

मग परत मला उद्या परवा पण टाईम नाही भेटणार. आणि आता माझ्याकडे कपडे पण नाहीयेत हो कुठे

नाही नाही तिथंच करते बरंय तिथं ओळख पाळख हाय ना आता.

हां आपल्याला जायचं आहे ना चल ना लवकर हां जायचं म्हणलं पण आज नको उद्या जाऊ.

म्हणलं होतं मी आज जाऊ म्हणून तुळशीबागेमध्ये मग परत वाटायला लागलं की नको आज नको आज जरा

रोज आता किती दिवस झालं दोन तीन दिवसात बघू आता उद्या तर जायचंय कॉलेजला बी संडेला जाऊयात का?

तू ना असंच कर तू टाईम काढ ना गं मला अरे टाइम तर काढायचं आहे पण टाईमच निघत नाही.

मला माहिती

काय तू अगं तू मला फ्रायडे पासून अशी बोलतीयेस.

तसं मलापण घाईच होती क्लास जॉईन केलाय ना तसं ब्लॅकमेल

फर्स्ट ईयरच्या ऍडमिशन साठी म्हंटलं चौकशी करावं.

झालं ना आता कोवीड आता कुठं कोविड आहे? रेग्युलर सगळ्यांचे शाळा कॉलेज सुरु झालेत.

तू क्लास करती, कॉलेज कधी करणार? क्लास कधी करणार?

पण कॉलेज वगैरे सुरु होईपर्यंत आता क्लास दोन महिन्यांचा क्लास आहे तीन महिन्यांचा इंटर्नशिप करायची आहे.

मी घेतलाय पण तू बघितला नाहीस तो.

त्यांनी इतका भारी श्रग घातला होत ना फुलांच्या डायमंड डायमंड सारखं. त्यांना विचारलं ना तर मला म्हणल्या कॅम्प मधनं घेतलं.

अरे तुला माझा आवडणारच नाही हे माहिती ये मला तुला मी चॉईस केलेला आवडणारच नाहीये.

तुलाच ठेव म्हणलं मी म्हणत नाही मला दे तुझी चॉईस तुलाच ठेव मला नाही आवडत तुझी चॉईस.

पण तुला कॅम्प माहितीये का मला माहित नाहीये?

किती वेळा आपण फुले स्टेशनला तुळशीबागला कॅम्पच नाही दाखवलं मला कुणी. मी पण कधी गेले नाहीये पण मला माहित आहे आता लास्ट टाईम जॅकेटसाठीच वैनींनी सांगितलं मला.

हां त्यांनी सांगितलं मला.

हां तेच ते त्यांचा मग तू कशाला वेगळं घेतली?

तर असं पण मी म्हणलं होतं ना आपण जाऊ शॉपिंगला मग घेऊया म्हणून तू कशाला मागवला ऑनलाईन?

मला आता मधी नव्हतं का जायचं बेंगलोरला. मी पण आता गेलते बघितली का नाही तू ?

तू जातीस त्याला बंगळुरू कर्नाटकला. इतक्या लांब मी येऊ गं? उन्हातान्हाचं. हं काय आता पार्लर कारतीयेस ना होशील गोरी.

हां सगळं कर सगळ्यात गोरी दिसशील तू.

मी स्टेटस ठेवला

झाडे वगैरे ठेवलं होती ना तर डोंगर

असं तो व्हिडीओ काढलाय धबधब्याचा.

तिथपण असंच ये म्हणून तर मी तुला मेसेज केलता ना मग. मग तू स्टेटस नाही बघितलं एवढा मोठा लिहिलं होतं. हां नंतर बघितला आधी मी स्टेटस बघितला ना लगेच तुला मेसेज केला.

मी जायच्या आधी सांगितलं होतं वाटतं तुला ला नव्हतं सांगितलं? नव्हतं सांगितलं अचानक झाली तू.

ते काहीतरी बोलली होती माहिती ये मला.

आणि मग घेऊन गेलेले मला

हां तीच घेऊन गेली होती आणि घेऊन पण आली पण काही सुद्धा घेऊन दिलं नाही. गाडी जाईल बस तू पण गाडी जाईल बस तू पण नेहमीच आहे त्यांचं माहिती नाही का? अगं पण मी तयासाठी गेले होते म्हणलं शॉपिंग करायची जत्रेमध्ये चाललोच ये वगैरे स्वस्थ भेटतं ना गावाकडं. हं अगं काय नाही उलट त्याबाजूला जास्त महाग असतं आपल्यापेक्षा.

स्वेटर आता थंडीचा महिना आहे स्वेटर कितीला असल? हां स्वेटर असेल पण त्याला तशी क्वालिटी नसते अगं. कंजूस पैसे खर्च करून चांगलं घ्यायचं शिक.

तसं नाही गं हे बघ चार महिने असतं का नाही चार महिने वापरायचं टाकून द्यायचं पुढच्या वर्षी नवीन घ्यायचं. नवीन वापरायला भेटतं ना काहीतरी. तर त्यातसुद्धा चांगली क्वालिटी घ्यायची आणि चार वर्ष तोच वापरायचा मग.

मग असंच असतं माझं तर आहे बघ मी असच करते. बर बाई पैसा जोड. पैसा जोड असंच पैसा जोड.

जोडणार ना चालू आहे

मग काहीतरी करणार पार्लर टाकणार मग ये तू.

एवढा आपला हे नाही गं बजेट नाही ये सुरु करणार स्टार्टअपला.

हां

आता मी शिकतीये त्यामुळं आता जर यायचं असेल तर आता फ्रीमध्ये होतंय सगळं जे ते मी एकदा शिकले तर नाही.

हां का पैसे तिथं दोस्ती बिस्ती नसती व्यवहार व्यवहार

तेच म्हणते कंजूस आहे तू विसरून जाते राव. तुलाच बोलते सारखं सारखं.

कसं काय विसरून जाते म्हणून

आता मी जॉइनिंग करून बघ महिना होत आलाय. खूप भारी शिकवतात असं डोक्यात बसलंच पाहिजे.

म्हणून तर तुला म्हणते तू पण ये म्हणून.

आं? मला माहिती ये तुला मेकअपमध्ये इंटरेस्ट नाहीये

तरी सध्या आहे एक दोन तीन महिन्याचा कोर्स आहे तो होऊन जाईल.

मी बेरोजगार आहे मला जॉब बघायचा आहे. जॉब पण बघू ना जॉब बघता बघता साईडर बाय साईड, नवरा कसला भेटलं आता माहिती का तुला बसून करू शकते ना.

शून्यापासून सुरुवात करायला लागेल ना आपल्याला ते काय जमत पण नाही ना.

म्हणजे पहिल्यापासूनच शिकवतात की आपली स्किन कशी आहे त्यानुसार आपल्याला काय वापरायला पाहिजे. डेली केअर आपण काय घ्यायला पाहिजे.

तुला नाही का मधी मधी म्हणत होते मला मेकअप आर्टिस्ट मी असं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली क्लासेससाठी मग नंतर डोक्यात विचार आला मेकअप आर्टिस्ट तर व्हायचंच आहे.

हां म्हणून मी म्हणलं पार्लरचं पार्लरचं स्टार्ट करते. हां बरोबर बरोबर डिसिजन घेतलेस.

तसं इथं भारीच आहे माझ्यासाठी.

सांग ना सांग ना मला मग मला करायचं आहे म्हणून

मी एक दोन वेळेस विचारलं मॅमला आमच्या म्हणलं म्हणलं आपल्या मधेच मेकअप आर्टिस्ट सुरु करायचं का? तर मॅम म्हणल्या की टीमचं वरच्या टीमचं बोलणं जर झालं तर झाले सुरु तर होतील पण असं काय नक्की नाही सांगता येत. तर म्हणलं